yaa its true

actually nice to interact with you तुझा आज खूपच जास्त वेळ घेतला ना मी हो हो होय मी तुला नंतर phone

आईला आठवन केलं सांग good तू पण काळजी घे सांग घरी विचारलं होत म्हणून हो हो हो bye bye

प्रवास प्रवास प्रवास आणि प्रवास आपल्या जीवनाचा एकमेव अविभाज्य भाग तो म्हणजे प्रवास कधी तर हा प्रवास ध्याने लागे ना मनास कधी तर हा प्रवास ध्याने लागे ना मनास मनास लागे ध्यानी प्रवास

प्रवासाला तुमच्या जीवनात प्राधान्य द्यायची तुम्हाला जरी गरज नाही पडली तरी तो स्वतःच त्याच प्राधान्य घेईल कारण कि एक महत्वाचा भाग आहे तो आपल्या जीवनशैलीचा प्रवासात आणि प्रवासानंतर दोन गोष्टी खूप महत्वाच्या एक आपण प्रवास केला किंव्हा आपण प्रवास करणार आणि आपण प्रवास करणार होतो

तो मणी ध्यानी राहतो प्रवास करतो तो मणी ध्यानी राहतो त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून तो प्रवासाचे गुण गातो त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून तो प्रवासाचे गुण गातो त्यामुळं प्रवास करण गरजेचं असतं आणि प्रवासाशिवाय दुसरं काही सुचत नसतं खूप जणांनी सांगितलं प्रवास करतो मी असो बर्फ पाणी प्रवासासारखं असत पातळ त्यात नाही पाणी ना पाणी

भाग बनलेला आहे. आजकाल छोटया रोजच्या गोष्टीसाठी आपण एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो एकमेव प्रवासाचं महत्वाचं उद्धिष्ट म्हणजे प्रवास

मोठ्या प्रमाणात मानवी जीवनाचा बनलेला एक अवयव आपण एका प्रमाणासाठी म्हणू शकतो

आणि प्रवास का महत्वाचा आहे तुम्ही प्रवास करा तुम्हाला गोष्टी करालं करा आणि करालं मधला फरक हा प्रवास आपल्याला जाणवतो प्रवास आपल्याला निसर्गाची जाण करून देतो प्रवास तुम्हाला स्वतःला शोधायला भाग पाडतो प्रवास निसर्गाची हि जाण करून देतो कि आपला निसर्ग किती सुंदर आहे आणि तो आपण जपला पाहिजे प्रवास आपल्याला सांगतो कि निसर्गाहूनही ज्ञान तुझे देवा निसर्गा नाही ज्ञान तुझे देवा देत फिरावे देत फिरावे देत फिरावे म्हणजे काय सांगावं तुम्हाला

प्रवासात आणि एक प्रामुख्याची गोष्ट म्हणजे प्रवास हा नेहमी एकपाठी असावा त्याला ना दिशा ना असावा प्रवासाच्या घाटी मात्र जन्मजात असावा आमच्या सोबत जगलाच्या मात्र फुलबाग असावा त्यामुळं सांगतो तुम्हाला आणि करतो प्रवासाची सुरुवात आज आपला टॉ विषय आहे. प्रवास आणि मूलभूत बात प्रवासात नाही दडलं लोकांच जीवन प्रवासात करतो मनधरणी आणि मनाची ह्या अशा कवितांतून प्रवाशाची किती हि गोड मनषा आहे हे गायले आहे कवीने त्यामुळे प्रवास करणे खूप गरजेचं आहे आपल्याला प्रवासाने इतिहासाची पण ओळख होते आपला इतिहास काय होता कसा होता आणि तो आपण कसा जोपासला पाहिजे हे तर तुकोबा मंडे आधीचे संत का फिरत होते? का तुका का फिरत होते? संत गाडगेबाबा का फिरत होते? संत ज्ञानेश्वर का फिरत होते? फिरल्याने ते फक्त फिरत नव्हते तर फिरल्याने ते शिक्षणाचा प्रसार करत होते आणि शिकत सुद्धा होते स्वामी विवेकानंदानी जगाची भ्रमंती केली का त आपलं जे भारताचं knowledge आहे. जे भारताचा इतिहास येतो जी भारताची संस्कृती बाहेर पडावी त्यांच्या प्रवासाद्वारे आणि तिकडच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसाथ कराव्यात त्यांचे गुण त्या आत्मसाथ कराव्यात प्रवासाद्वारे हा प्रवासाचा एकमेव आणि मूलभूत असा खूप घनिष्ट फायदा

purpose हा होता त्याच्या मगच उद्धिष्ट हे होत सुरत लुटायच कारण कि साम्राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती महाराजांनी सुरत लुटला तर कशावरून प्रवासाने लुटला तेव्हा महाराजांनी ज्या प्रकारे ती कामगिरी करुण दाखविली ती कामगिरी कामगिरी होती तो आपला विषय नाहीये त्या माणसाविषयी बोलणं म्हणजे आपल्याला हे दहा मिनटं नव्हे तर पूर्ण जीवन कमी पडून जाईल तुमचं आणि माझं आपण आपलं topic वर प्रवास प्रवास हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण प्रवासाविना बनती नाही दुबनती नाही बंदी नाही दुर्गंधी प्रवासाविना त्यामुळं प्रवास is गरजेचा there is nothing without travel so प्रवास गरजेचा there is everything without travel

तो प्रवास गरजेचाच आहे का गरजेचा प्रवासातून इतिहासाच्या कसे पूर्वीच्या काळी लोक राहत होते जगत होते जगले होते त्यांच्याकडे काय होत काय घेण्यासारखं आहे काय घेण्यासारखं नाहीये

प्रवास आपल्याला इतिहासाची कलाकृतींची जी ओळख करून देतो. प्रवास आपल्याला सांगतो कि बाळा हा इतिहास आहे आणि हा तू पुढे जपला पाहिजे असं पूर्वी घडलं होतं आत्मसात करून ते त्याच्या बरोबर पाठवलं पाहिजे ते पुढच्या पिढीला पाठवलं पाहिजे आणि त्याचा बरोबर पारंपरिक नुसार परंपरेनुसार रितीनुसार रूढीनुसार प्रवासाविना नाही नाम तुझे देवा त्यामुळे प्रवास खूप महत्वाचा आहे आणि महान संत गाडगेबाबा सांगतात ज्या वेळेत तुम्ही एका पाठशाळेत जाऊन शिकवता त्या वेळेत तुम्ही एक उच्च जगभर भ्रमंती केले खूप मोठे शिक्षणाचा एक महासागर बनवू शकतात इतकं महत्वाचं इतकं महत्व या प्रवासाला दिल जात आजकालची जीवनशैली जी माणसाची बनली आहे जितका तणाव मानवी जीवनात बनलेला आहे ताणलेला आहे किंव्हा आहे त्या तणावाला दूर करण्यासाठी प्रवास हे एक मोठं रामबाण उपाय आहे तुम्ही तुमच्या कामकाजातून आठवड्यातून किव्हा महिन्यातून असू द्या सहा महिन्यातून असू द्या वर्षातून दोनदा तीनदा असू द्या वेळ काढा तुम्हाला पहाट प्रवास भ्रमण भ्रमंती करा चांगल्या चांगल्या ठिकाणी जा तुम्हाला एक प्रकारची refreshment motivation नक्की भेटून जाईल त्यामुळं प्रवास मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून मानवी जीवनाची गरज पण बनलेली आहे त्याचाच reason आहे कि प्रवास करा आणि ह्याप्रकारे प्रवास करा आणि प्रवास नक्की करा प्रवास केल्याने प्रवास केल्यासारखं प्रवास करतंच प्रवासच वाटतो आणि ह्या प्रकारे प्रवास किती महत्वाचा आहे हे आपल्याला ह्या काही क्षणात कळलेलं आहे आणि आपण ते अनुभवणार पण आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रवास करायचा आहे नीरज चोप्रा हा भारतीय बालक भालाफेक करून आहे. नीरज चोप्रा चा जन्म खादरा गाँव पाणीपत जिल्हा, हरियाणा येथे दाखवला. त्याचे शिक्षण बी ए व्ही कॉलेज BAVCollege चंदीगड येथे झाले. सात october दोन हजार एकवीस नं. मग त्यांनी जगभरातील प्रमुख स्पर्धा मध्ये सहा सुवर्णपदके गोळा केली आहे दोन हजार. वीस आह ठीक येऊ नये तो Olympic मध्ये सात बस दोन हजार एकवीस रोजी सत्यम शिवम सत्तर मीटर अंतरावर बाला बेक करून त्या आणि सुवर्ण पदक जिंकले. olympic मध्ये नीरज हा भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला TRUCK. filed खेळातून OLYMPIC मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्यांनी france मध्ये झालेला आहे. त्याला ती per day पंच्याऐंशी point सतरा मीटर दूर भाला फेकून सुवर्ण पदक मिळवले. त्यानंतर दोहा diamond league मध्ये झाला. त्या ची वेळ सत्यांशी राष्ट्रीय उच्चांक स्थानिक केला. दोन हजार अठरा साली gold crust australia येथे झालेला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शेहनशी point सत्तेचाळीस मीटर अंतर पर्यंत भालाफेक करून नीरज याने सुवर्ण पदक मिळवले. दोन हजार अठरा साली जगात . indonesia येथे झालेला ASIA चे प्रदेशात जे आठ्यांशी point zero सहा मीटर अंतरावर भाला फेयून याने सुवर्ण पदक मिळवले ASIAASIA क्रीडा स्पर्धेत भाला फेक सुवर्ण पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. या स्पर्धे च्या उद्घाटन समारंभा च्यावेळी भारतातील पथका चे दोन हजार दोन होण्या चे मान. नीरज ला मिळाला आपला सुवर्ण पदक आणि भारता चे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित केला. दोन हजार अठरा मध्ये भारत सरकार तर्फे नीरज ला अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तसेच दोन हजार एकवीस मध्ये नीरज ला भारत सरकारच्या major ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. दोन हजार एकवीस tokyo olympic मध्ये भारत्यातील प्रत्येक करून चार ताल तब्बल आहे. तेरा वर्षाच्या संघर्षा नंतर सुवर्ण पदक मिळवून देणारा भारतातील तरून भालाफेक फेककू म्हणजे नीरज. दोन हजार तेवीस मध्ये रजनी ने IAIAAFworld junior championship स्पर्धे मध्ये भाग घेऊन पारितोषिक पटकवलं दोन हजार पंधरा मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर तू साठी चे championship मध्ये सहभागी असलेल्या निळू. चोप्रा ने एक्या अन zero चार मीटर लांबी वर भाला फेक करून वैभव कार्यक्रम मोडला आहे. दोन हजार सोळा मध्ये नीरज junior world championship मध्ये सहभागी झाला. या स्पर्धे मध्ये नीरज ने शहा ऐंशी. पंधरा मीटर वर भाला फेकून करून सुवर्ण पदक जिंकले. निरज तारखे देश चे नाव मोठे करून आहे . याशियावाय आजकाल बरेच पालक आपल्या मुलांना क्रीडा चक्रा मुळे carrier करून देत नाहीत

हर नाझ संधू नाझ आज मी म्हणून मोकळ हे कोणा ला माहित? नाही सर्वाना तुम्ही देखील याचा शोध घ्यावा म्हणून आम्ही तुमच्या साठी हरणा सन दोन चर्चेवरून ची वजन वय, कुटुंब इत्यादी सर्व माहिती घेऊन आलो आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ते असे पालक पण घेऊन कुटुंबं काम संघास उत्पन्न त्या ऐवजी आम्ही होतो करून की तुम्ही माहिती जम सेट पर्यंत पोहोचला आहेत ज्या तुम्हाला. जाणून घ्याय चं आहे . हर्नान खर्च होतात जन्मत मी. मार्च दोन हजार रोजी चंदीगड पंजाब येथे झाला. ती एक भारतीय अभिनेत्री आणि model आहे . east इलाट यामध्ये येईल आत येते मी invert दोन हजार एकवीस मध्ये बारा भारतीय प्रतिनिधी करणार आहेत ते . शिवाय public school मधून पदवी प्राप्त केली आणि नंतर मुलींच्या शासकीय महाविद्यालया तून आपले college चे शिक्षण पूर्ण केले. इर नाच करत जन्मदोन हजार मध्ये चंदिगड भारतात येथे झाला . ती एक भारतीय अभिनेत्री, model आणि beautyqueen आहे. miss max emerging star दोन हजारअठरा हे भारत सात जुलै दोन हजार अठरा रोजी तीन चंडीगढ मध्ये. आर्या भट्ट hostel studio ला भेट दिली. दोन हजार एकवीस मध्ये तुम्ही या द्या पूर बरं आणि बाय की कोटिंग त्या पंजाबी चित्रपटां मध्ये काम केलं.

माझ्या शोक स्वतः वर विश्वास स्वतः आणि म्हणून मी आज येथे उभे आहे. तब्बल तीस वर्षा चा पतंगात चा एक एक तीस वर्षे तरी ची मिसळ. university आज भारतात आणला तेरा तेरा december रोजी. नाही विविध देशातील स्पर्धकांना मागे टाकत. ज्यांना स्त्री ला काही

new university सत्तर या अरण्या चे भाग घेतला होता त्यांनी ती . वर्षांनी भारतात record केले ला आहे

असतो आणि यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय एक देश म्हणून गौरवले आले आले त्यांच्या पती चे फेरे पासून व्हर्जन तील चे miss india चे गर्जने ने जबरदस्त प्रभाव पडला होता. जो social media viral झाला होता. स्वतः वरील विश्वासाने केला हा मुकुट मिळवला फक्त.

काही तास . भारता ची पंतप्रधान म्हणून मुख्यमंत्री होते. त्यांना काळ काम केले होते तर काही काळ. ते भारता चे संरक्षण आणि सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला. जन्म, बारा मार्च, एकोणीस शे त्र्याण्णव सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तुम्हाला जसं तील प्रकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांना एक मी एकोणीस शे अठ्ठावन्न रोजी धुम्या गाड्या वर जाऊन तिथे पांडुरंगा ची मूर्ती . आपण थ्रीवर हे राष्ट्रीय संत असेल तर भगवान मला असं मग तुम्ही घास बघा नाव दिले ते. मग तेच विचाराय चे होते. उत्कृष्ट असून दोन उदाहरणां तील गळती चे म्हणून त्यांचे खाते आहे. इ. स. वी. एकोणीसशे छप्पन मध्ये स्थापना झालेले जुळे शहर मुंबई राज्या चे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली तरी मुंबई सह स्वतंत्र महाराष्ट्रा चा निर्णय झाल्यानंतर मे एकोणीस शे साठ महाराष्ट्रा चे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली . इसवी सन बासष्ट मध्ये चीन युद्धा च्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू लाल यशवंतराव मी. नेमणूक देशांच्या संरक्षण तयारी केली आहे. त्यांच्या पार करते जास्त रोशन बंद होईल म्हणून होईल. पुढील काळात त्यांनी पकडून जाय केला. इंद्र गृहांमध्ये असता मंत्री तो रस्त्या चे परराष्ट्र मंत्री हे मध्ये . यशवंतराव पुस्तकांची केंद्रा चे जेवण होता. पक्षा ने सत्ता रस्ता एकोणीस शे सत्त्या हत्तर अठ्ठेहत्तर ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोजना चे अध्यक्ष झाले. महाराष्ट्रा च्या मुख्यमंत्र्या चे

आर्थिक विषमता, माता विकासातील सदस्य आणि नियोजना चे महत्त्व इत्यादी शी निगडीत आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी कृषि विषया चा विचार म्हणताना शेती ला महापालिकांचा प्रश्न मी कांता, प्रश्न व कृषी विकासात वकास वापर अधिक भर दिला. सिनेट निवडणुकीत पुन्हा विकास आघाडीची बाजी शिवाजी विद्यापीठ शिक्षक विद्या परिषदेवर सुद्धा ते सर्वस्व शिवशाही आघाडीला मिळाली एक जागा लोकमत News network कोल्हापूर विविध सातत्य पैकी नोंदणीकृत पदवीधर प्राचार्य संताचालक अभ्यास मंडळे या चार गटातील बहुमताच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाच्या आधी सभेची सिनेट सत्ता विद्यापीठ विकास आघाडीने

विद्यापीठ शिक्षक गटात विद्यापीठ पदवीधर शिक्षक संघटनेने बाजी मारली नोंदणीकृत पदवीधर गटातून पहिल्यांदाच

या गटांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला या निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया तब्बल चौतीस तास चालली या निवडणुकीतील अभ्यास मंडळ

आधी सभा शिक्षक गटातील दहा पैकी आठ जागा सुताने तर दोन जागा विकास आघाडीने मिळवल्या या गटात सुताचे प्रा. DN पाटील निवास राव वरेकर, मनोज गुजर, बबन सातपुते, ज्ञानदेव काळे, प्रकाश कुंभार, तर विकास आघाडीचे प्रा. रघुनाथ धमकले

आठ पैकी चार जागा सुताने तर दोन जागा विकास आघाडीकडे राहिल्या सुताचे डॉक्टर सुनील बनसोडे पोपट पाटील राजेश निमट सुनील चव्हाण विजयी झाले पात्र उमेदवार मिळाले नसल्याने दोन जागा रिक्त राहिल्या नोंदणीकृत पदवीधर गटातील दहापैकी आठ जागांसाठी लढत झाली त्या विकास आघाडीचे सात जागांवर उमेदवार विजयी दोन बिनविरोधी निवडून आले या गटातील विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण फटाक्यांची अतिषबाजी करत जल्लोष केला चोवीस हजारांचा मध्य साठा जप्त कोल्हापूर सायबर चौक ते संभाजीनगर परत रेंग road वर राजारामपुरी पोलिसांनी विनाकारताना मध्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली त्यांच्याकडून वेगवेगळ्या ब्रँडचे चौव्वीस हजार रुपयांचे मध्य आण मोपेड असा चौसष्ठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला गुरुवारी दिनांक सत्रा सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली

कोल्हापूर बेळगाव येथे रविवार दिनांक वीस नोव्हेंबरला सारस्वत चैतन्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता विद्यार्थीरज सभागृह

कर्नाटकचे माजी मंत्री आर्वी देशपांडे वास्तू रचनाकार आरडी शान भाग किशोर राणेकर हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी बेळगाव येथील विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे दंड घोटाळा निरक्षक सेवा मुक्त लोकमत News network कोल्हापूर महापालिकेतील plastic दंड वसुली घोटाळा प्रकरणी दोषी आढळलेले ठोक मानधनावरील आरोग्य निरक्षक शिवाजी शिंदे यांना प्रशासन डॉक्टर कादंबरी बळकवडे यांनी गुरुवारी सेवा मुक्त केले यामुळे महापालिका आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे plastic दंडवसुलीमध्ये घोटाळा होत असल्याचे प्रकरण लोकमतने उजेडात आणले व त्याचा पाठपुरावा केला होता. न दंडाची जमा झालेली रक्कम आरोग्य निरीक्षक शिंदे यांनी त्यावेळी महापालिकेत जमा न करता स्वतःकडे ठेवून घेतली तक्रारीनंतर हा प्रकार उघडीत आला नोंदणीकृत पदवीधर आघाडी भारी नोंदणीकृत पदवीधर गटाचे मतमोजणी गुरुवारी पहाटे सुरू झाली त्यामध्ये इतर मागासवर्गाच्या जागेवर अभिषेक मिठारी अनुसूचित जातीच्या जागेवर रतन कांबळे आणि भटक्या व विमुक्त प्रवर्गाच्या जागेवर अमरसिंह राजपूत सर्वजण विकास आघाडी विजयी झाले त्यानंतर खुल्या वर्गातील मतमोजणी सुरू झाली

त्या विचांरानरूप अंतर्मन आपली परिस्थिती तयार करते. आपलं अंतर्मन हे सर्जनशीलतेचं प्रतीक आहेत. तुम्ही जर सतत चांगला विचार करण्याची क्रिया केली. तर त्याच्या प्रतिक्रियांनरूप तुम्हाला चांगले फळ मिळेल. व नकारात्मक किंवा वाईट विचार केला तर त्याची प्रतिक्रियादेखील नकारात्मकच मिळेल.

अंमलात आणायला ते सर्व शक्तिनिशी कार्य करायला सुरुवात करते. एक सरळ सत्य म्हणजे अंतर्मन आपण केलेल्या चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या विचारांना अंमलात आणायला सारख्याच रीतीने कार्य करतं. या नियमांनुसार जर आपण नकारात्मक विचार केले तर आपल्या अपयशाला उत्पन्न करायला आपलेच नकारात्मक विचार कारणीभूत ठरते. जर आपण नेहमीच सकारात्मक, विधायक, रचनात्मक विचार केले तर आपण नेहमीच आरोग्य सुख संपन्न आणि आनंदीदायी जीवन जगू शकतो. व यशाची अनुभूती आपल्याला आल्यावाचून राहणार नाही. तुम्हाला मनाची शांती आणि निरोग शरीर तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागता. तुम्ही प्रकर्षाने केलेला विचार मग तो कुठलाही असो, त्याची तीव्रता

स्वीकारण्याची सवय लावली तर तुमचं अंतर्मन तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, आणि शांती प्रदान करेल. तुम्ही फक्त आज्ञा करा.

तुमच्या मनाचा नियम हा आहे. तुम्हाला मिळालेली अंतर्मनाची प्रतिक्रिया ती तुमच्या बाह्यमनातील विचारांवर आधारित असते.

अंतर्मनाने एखाद्या विचाराचा स्वीकार केला की लगेच तो विचार अंमलात आणायला ते सिद्ध होतं. हा हेतू साध्य कऱण्यासाठी तुम्ही आयुष्यभर जे ज्ञान मिळवलेल आहे, ते सगळं विचाराच्या साहायाने अंतर्मनाद्वारे उपयोगात आणलं जातं. तुमच्यातील अपार शक्ती तुमच्या आणि शहाणपण ते कार्यसिद्धी नेण्यास उपयोगात आणलं जातं. आपला मार्ग मोकळा करण्यासाठी ते निसर्गाच्या सर्व नियमांचा अवलंब करतं. काही वेळा समस्यांचं समाधान ते तत्काळ देतं. तर काही वेळा त्याला ते समधान शोधायला त्यावर तोडगा काढायला काही दिवस, काही आठवडे, काही महिने्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 बाह्यमनातील व अंतर्मनातील फरक. इथे लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अशी की अंतर्मन व बाह्यमन ही दोन वेगवेगळी मनं नसून ती एकचा मनाची कार्य करण्याची दोन भिन्न क्षेत्रं आहेत. तुमचं बाह्यमन हे तार्किक मन आहे. त्याचा वापर तुम्ही घर निवडताना, कपडे निवडताना एखादं पुस्तक निवडताना, आयुष्याचा जोडीदार निवडताना करता. एकीकडे तुम्ही तुमचे सर्व छोटेच नाही तर खूप मोठे निर्णय तुमच्या बाह्यमनाच्या मदतीने घेता. तर दुसरीकडे जाणीवपूर्वक कोणतेही निर्णय न घेता तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराचं कार्य उत्तम प्रकारे चालवतं असतं. जसं की हृदयाचे कार्य रक्ताभिसरण कार्य, पचनक्रिया, तुम्ही प्रकर्षाने अथवा तीव्रतेने केलेला कुठलाही विचार तुमचं अंतर्मन स्वीकारतं. तुमच्या बाह्यमनासारखे ते त्या विचारांवर तर्कवितर्क करण्यात वेळ घालवत नाही. तसेच त्या विरोधात वादही करत नाही. तुमचं अंतर्मन हे अशा जमिनीसारखं आहे, जी चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या बियांचा स्वीकार करते. तुमचं सक्रिय विचार म्हणजेच बीजच असते. नकारात्मक विध्वंसक विचार. अंतर्मनात नकारात्मक रूपाने कार्यकरत असतात. लवकर किंवा काही कालावधींनंतर ते प्रकट होतात. आणि तुमच्या विचारांच्या आशयांनुसार बाह्य अनुभवाचे रूप घेत असतात. लक्षात ठेवा. तुमचे विचार चांगले आहेत किंवा वाईट खरे आहेत की खोटे हे सिद्ध करण्याच्या भानगडीत तुमचं अंतर्मन पडत नाही. ते फक्त तुमच्या विचारांच्या किंवा सूचनेच्या प्रकरानुसार प्रतिक्रिया देत असते. उदाहरणार्थ जर तुमच्या बाह्यमनाने एखादी गोष्ट खरी मानली, जरी ती खोटी असली तरी, तुमचं अंतर्मन त्या गोष्टीचा सत्य मानून स्वीकार करेल. व त्यानुरूप परिणाम देऊ लागेल. कारण तुमच्या बाह्यमनाने त्या गोष्टीला सत्य मानले असेल. मानसशास्त्राद्वारे केलेले विविध प्रयोग. संमोहन निद्रेच्या प्रभावाखाली आलेल्या लोकांवर मानसशास्त्रज्ञांनी व अनेक संशोधकांनी बरेच प्रयोग केले आहेत. या संशोधनाने हे स्पष्ट दाखवून दिलं आहे की, तर्क करण्यासाठी आवश्यक असलेले विश्लेषण, निवड व तुलना हे अंतर्मन करत नाही. ते फक्त तुम्ही दिलेल्या सूचनांचा स्वीकार करतं. मग ती खोटी का असेना? एकादा ती सूचना त्याने स्वीकारली की मग ते त्याला दिलेल्या सूचनेनुसार प्रतिसाद देऊ लागतं. अंतर्मन हे किती सूचना बरहुकूम कार्य करतं. हे पुढील उदाहरणांतून स्पष्ट होईल. जर एखाद्या अनुभवी संमोहन शास्त्रज्ञाने एखाद्या व्यक्तीला, संमोहित करून त्याला सूचना दिली की तू नेपोलियन बोनापार्ट आहेस, किंवा अगदी लांडगा वा बोका आहेस तर ती व्यक्ती अचूकपणे हुबेहूब तशीच वागू लागते. तेवढ्या काळासाठी तिचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाते. तिला संमोहित करणाऱ्याने ती जी कोण आहे, म्हणून तिला सांगितलं असेल तेच ती स्वतःला समजू लागते. कुशल संमोहनतज्ज्ञ एकाच वेळी वेगवेगळ्या लोकांना संमोहित करून प्रत्येकाला वेगवेगळ्या अवस्थेत नेऊ शकतात. एखाद्याला सूचना देऊ शकतो की त्याच्या पाठीला खूप खाज सुटली आहे, तर दुसऱ्याला सांगू शकतो की त्याच्या नाकातून रक्त वाहात आहे. तर एखाद्याला तू संगमरवरीचा पुतळा आहेस. तर आणखी एकाला सूचना देऊ शकतो की तू शून्य अंशाच्याखाली गेलेल्या तापमानात थंडीने कुडकुडत आहेस. संमोहित झालेला प्रत्येक जण त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करेल. त्यांना त्या वेळी सभोवतालच्या परिसराचा व प्रत्यक्ष परिस्थितीचा विसर पडलेला असतो. तुमचं बाह्यमन हे तार्किक मन आहे. ते सतत कोणत्याही गोष्टीवर तर्क करत असतं. दुसरं अंतर्मन हे अव्यक्तिगत असतं. योग्यअयोग्याची निवड करण्याची संधी त्याला नसते. तुमच्या बाह्यमनाचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे, त्यांना सत्य म्हणून ते स्वीकारत असतं. त्या दोन्हीतील फरक वर दिलेल्या साध्या उहारणांवरून स्पष्ट होतं. म्हणूनच तुमच्या बाह्यमनाने तुम्हाला सौख्य, शांती, आनंद, प्रेरणा अशाच कल्पनांचा विचार करायला हवा. जेणे करून तुमचे जीवन हे समृद्ध बनेल. वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ मन. या संकल्पनांची स्पष्टता. बाह्यमनाचा संबंध

व अभ्यासाच्या माध्यमातून तो ज्ञान गोळा करत असतो. या आधीच आपण पाहिलं, की बाह्यमनाचं महत्त्वाचे कार्य म्हणजे तर्क करणे. या गोया सर्व गोष्टींमुळेच बाह्यमनाला आपण अनेका वस्तुनिष्ठ किंवा तर्कनिष्ठ असं संबोधतो. समजा ग्रँट कॅन यांना दरवर्षी भेट देणाऱ्या हजारो, लाखो पर्यटकांपैकी तुम्ही एक आहात. ते स्थळ पाहून तुम्ही असा निष्कर्ष काढाल की हे स्थळ म्हणजे जगातील अद्भुत नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.

वेगवेगळ्या भौमितिक पात्रावरील रंगांची केलेली सुंदर उधळण. या गोष्टींचे निरीक्षण करून तुम्ही वरील निष्कर्ष काढलेला असतो. हे आहे बाह्यमनाचं कार्य अंतर्मनाला सभोवतालच्या परिस्थितीची सहसा जाणीव नसते. अर्थात भौतिक अर्थाने नाही म्हणता येणार अंतर्मन हे तुमच्या भावनेंच्या, विचारांच्या, स्मृतीच्या भंडाऱ्याच्या सहायाने अंतस्फूर्तीने सगळ्या घटना विचारांचा अर्थ लावतं. जेव्हा आपली पंचेंद्रीय, कर्म इंद्रियं कार्य करत नसतात तेव्हा तुमचं अंतर्मन हे त्यांच्या उच्चस्तरावर कार्य करत असते.